चित्रा मध्ये एक पुस्तकालाय आहे पुस्तकालायच नाव विजय पुस्तक भंडार अशे आहे.

इथे खूप सारे व्यक्ति आलेल्या आहेत आणि या यात्रेमध्ये खूप सारे व्यक्ति येत असतात.

त्यांनी त्या पुतळ्याचे खूप सुंदरसे असे पुरातन काळातीन कथा सांगतलेले आहे.

खूप सुंदर असे एका शाळेतील एका व्हरांड्यातील चित्र आहे त्या व्हरांड्यातील चित्र आहे इथे खूप सारे विद्यार्थी बसलेले आहे.